उघदलेली आहे ज्या ज्या रंगा --

येथे मला एक मोठी खोली दिसत आहे.

आणि मध्यभागीय पांडऱ्या रंगाची आहे आणि त्या दोन बेनर दिसत --

येथे मला कागदापासून बनवलेला बऱ्याच गोष्टी दिसल्या--

रंगाचे बॉक्स सारखे बनलेले असतात आणि काही लहान पेटी बनवलेल्या असतात पांढ्या रंगाच्या आणि एक मोठा--

हा हात काड्या फोन रंगाच्या आहे आणि त्या मुलानी निळ्या रंगाच्या टी_शर्ट घातला आहे.

कुरकुरेची पाकिटे दिसत आहे आणि बाहेर बॅनर लावलेले आहेत आणि काही लोक उभे आहेत.

आणि काही झाडे आणि झाडे दिसतात.

येथे मला एक मोठे यंत्र दिसत आहे.

येथे मला एक बीच दिसत आहे ज्याचा रंग पांढरा आहे.

दिखत आहेत जे निळीया रंगाचे आहेत आणि काळ्या रंगाच्या आहेत.

आणि बाजूला काही झाडे लावलेली आहेत.

येथे मला एक मोठे घर दिसत आहे ज्याच्या रंग पांढरा आहे आणि हिरवा आहे.

आणि एक पाईप सारखे काहीतरी ठेवले आहे.

पांढरा रंग आणि एक खुर्ची आहे जी--